इथे मेडिकल एज्युकेशन घेतले जा--

हे पोस्ट ऑफिस च ऑफिस आहे हेच्या मागे एक वेगवेगळ्या विभागाचे--

हे एक रेसतोरेन आहे जेच्या मध्ये

ह्या चित्रा मध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर आहे.

हे श्री विनायक बुक स्टॉल आहे शहापूर म--